अह इथ आपल्याला सूर्य मावळताना दिसतोय तिथ पाणी आहे खुप सुंदर तिथ जाण्यास बसण्यासाठी जाग आहे अलिकडन --

इथ बस आहे बस मध्ये खुप सारे प्रवासी बसले आहेत गर्दी आहे काही उभे आहेत बॅग घेऊन पोलिस वाले पण आहेत.

अह मग ते बबल्स आहेत बस --

व कसल तरी काम चालू आहे वाटत एक साइड ला जे.सी.बी दिसतय.

नाही नाही आहे हे सगळ सुरू आहे खुर्च्या लावलेल्या आहेत टेबल लावलेले आहे.

इथ काहीतर ठेवलेल आहे वरती झुमर ठेवलेले आहे मस्त पैकी.

पलीकडे एक छोटस पार्किंग च प्लॉट दिसतय तिथे पार्किंग करण्यासाठी --

अह एक साइड छोटस गॅलरीच कॉर्नर दिसतोय अह खुप सारी झाडी आहे इथ माग --

अह इथ काहीतरी फंकशन चालू आहे वाटत.

लग्नाचे रीसेप्शन चालू आहे पुढ लग्न साठी स्टेज लावला आहे.

पलिकड च साइड ला यल्लो कलर चे टीशर्ट आणि पिंक कलर चे --

करण्यासाठी आणि तो जो रिक्षामध्ये बसलेला मनुष्य आहे.

लाइट लावलेले आहेत अह मनुष्य अस दिसतय.

हा एक कासव पण दिसतयनी तो कासव नी तो जिंग आहे.

हे पवार पब्लिक स्कूल लिहलेल आहे इथे म्हणतल्या वर इथ स्कूल आहे.